या पिक्चर मध्ये एक माणूस हे जो वीट वगैरे त्यांना कलर देतोय त्या साइडला ट्रैक्टर ये ट्रैक्टरवरती माणूस बसलेला आहे आणि एक--

आहेत आणि साइड लाच चेअर दिसते खुर्ची वरती खराब काही तरी सांडलेल --

ये पिक्चर मध्ये सनसेट दिसतोय आणि तिथून एक रस्ता पण आहे त्या साइडला बिल्डिंगज आहेत नारळाच झाड आहे.

येल्लो कलर चे आणि ब्लू कलर चे बलून्स लावलेले आहेत व्हाइट कलर मध्ये चेअर्स पण आहेत त्या साइड ला खूप छान लाइटिंग लावलेले आहेत एक साइड ला--

ही मूर्ती आदिनाथ भगवानची आहे त्यांच्या हातात अह रोज ठेवलेला आहे. गुलाबाच फूल वरती त्यांचं --

ब्ल्यु आणि व्हाइट कलर मध्ये ते बोर्ड दिसतय व्हाइट आणि येल्लो पण आहे सी.सी.टी.व्ही कॅमेरा दिसतोय.

लाईटिंग वगैरे सुद्धा छान लावलेले आहेत. तिथ एक व्हाइट कलरच मंदिर आहे हे. स्पीकर पण आहे.